नमस्कार सुरेखा मी वैभव बोलतोय.

तर मला तुम्हाला विचारायचं होतं की

आता भारतीय शिक्षण संस्कृतीमध्ये आधी लोक काय करायचे अभियंत्रिकी आणि वैद्यकीय श्रेत्रामध्येच जास्त जायचे आपल्या मुलांना घालायचे त्यामुळे आत्ता कसं झालंय

की अभियांत्रिक म्हणजे इंजिनेर भरपूर झाले डॉक्टर पण भरपूर झाले मग त्यांना मनासारख्या नोकऱ्या मिळत नाही मनासारखा पगार मिळत नाही.

म्हणजे ती व्याप्ती होती ती आता कमी झालेली आहे.

तर तुम्हाला काय वाटतं दहावी बारावी झाल्यानंतर किंवा पदवी झाल्यानंतर

कुठे आपला अ कुठल्या क्षेत्रात जावं काय वाटत तुम्हाला? दहावी बारावी झाल्यानंतर मुलांनी त्यांचं ज्या गोष्टीकडे कल आहे ज्या गोष्टीत त्यांना आवड आहे त्या गोष्टीकडे जावं असं मला वाटतं. कारण अ आजकाल कला क्षेत्रात ही जास्त वाव आहे .

अभियंता व्हावं पण हा प्रत्येक मुलाची आवड ती नसतेय कोणाला चित्रकला आवडतें कोणाला खेळात इंट्रेस्ट असतो . अ प्रत्येकाची वेगवेगळी कला आहे प्रत्येकाची वेवेगळी आवड आहे .

कारण ती आवड बाजूला ठेऊन घरच्यांच्या अ म्हणजे घरच्यांनी सांगितल्यामुळे त्या क्षेत्राकडे जाण्यात काही अर्थ नाहीये कारण मुलं त्या क्षेत्रात

हो क्षेत्राकडे वळतात म्हणजे तिथे अ ते जातात घरच्यांच्या ह्याने

पण गेल्यानंतर कुठेतरी त्यांच्या मनामध्ये त्या गोष्टी असता .

त्यामुळे कुठेतरी त्यांच्यात अ एक काहीतरी कमी राहिल्यासारखं असतं. आणि मग त्यानंतर नोकरी मिळाली नाही एकतर अ वैद्यकीय क्षेत्रात आणि

अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये खुपसाऱ्या दरवर्षी अ ऐडमिशन्स होतात. मग त्याच्या हुं प्रवेश होतात त्यानंतर अ खुप सारे अ

खूप सारे अभियंता अ वैद्य दरवर्षी अ कॉलेजमध्ये पास होऊन बाहेर येतायेत. पण नोकरी प्रत्येकालाच मिळतेय असं नाहीये. मग बेरोजगारी वाढते बेरोजगारी वाढल्याने मुलांवर ही अ नाराजगी होते नाराज होतात की आपण एवढा अभ्यास करून हा बरोबर त्यांच्या मनासारख होत नाही. त्यांच्या म्हणण्या नुसार आपण त्याच्यात एवढे पैसे घालून जर आपल्याला नोकरी मिळत नसेल मनासारखी नोकरी मिळत नसेल तर मग एवढं करून काय उपयोग.

सध्याच्या युगामध्ये अ कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त जर आपण काम केलं तर आपलं भविष्य चांगलं हाऊ शकत? म्हणजे तुमच्यामते विचारतोय मी . कुठल्याही क्षेत्रात कामं केलतरी आपलं भविष्य चांगलं होऊ शकतं पण काम हे मनापासून केलं पाहिजे आणि शिक्षण घेताना आपला अ त्या गोष्टीत आपण मनापासून त्याच शिक्षण घेतलं पहायजे आणि तुमच्या मते असं काय आहे म्हणजे जास्त ज्याची मागणी होईल भविष्यात असं कुठलं क्षेत्र आहे? किंवा अशी कुठली अ म्हणजे क्षेत्रामध्ये आपली प्रगती होऊ शकते जास्त म्हणजे ज्याची मागणी होणार आहे भविष्यात येत्या चार पांचवर्षामध्ये किंवा दहा वर्षामध्ये

आ आजकाल तर अ म्हणजे सध्या मार्केटमध्ये अ कोर्सेस केले जातायेत.

कारण की ते म्हणजे अ फास्ट अ लोकांना जॉब अ नोकरी मिळवून देतंय असं झालायं तुम्ही कुठलंही शिक्षण घ्या, पण तुम्ही तो कोर्स केल्यानंतर तुम्हाला चांगला पगाराची चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळतिये

त्याच्यामुळे लोकांचा कळ जास्त तिकडेच आहे भविष्यात असेल की नाही माहित नाही पण अजून दोन चार वर्ष तरी चालेल .

आणि क्षेत्र डिझेल सेवा असुंदे कोणतेही मार्केटिंग असुंदे म्हणजे डिजिटलशी संबंधित जे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये चांगली प्रगती होऊ शकते त्याला जास्त मांगणी होणार आहे असं तुम्हाला वाटतंय

पण जर मागणी जरी झाली तर तुम्हाला वाटतंय का म्हणजे अ त्यांना मनाला हवा तास पगार वगैरे मिळू शकेल?

तिकडे ही जर असंच कॉम्पिटिशन असेल तर सांगता येत नाही तिकडे ही नोकरी मिळेल की नाही कारण कसं होतंय जसं म्हणजे मार्केटमध्ये अ ट्रेंड येतो तसं सगळे त्याच्या मागेच अ धावत जातायत हुं